ऐतिहासिक स-स्मारिका दिसत आहे जी एका किल्ल्यासारखी दिसत आहे त्या किल्ल्याचा हा एक गेट आहे त्या गेट समोर काही पर्यटक उभे आहे.

बांदीपूर टायगर रिजर्व या क्षेत्रातील है भ्रमण करण्यासाठी दिलेली बस दिसत आहे जी काळ्या रंगाची आहे आणि बहुतेक ती बांदीपूर ला फिरवण्याकरता आहे.

हे असं वाटते फुलांच्या दुकानात त्याच्या गोडाऊन मध्ये ठेवलेली फुलं.

समोर एक स्टेज आहे. त्या स्टेज वर ओड़ा ओडीसे नृत्य किंवा मणिपुरी नृत्य करणाऱ्या खूप सार्‍या मुली स्टेज वर येत आहे.

शेजारी पलिकडे खिडकीवर सुंदरसा कार-पर्दा ठेवला आहे.

गार्डेन च भ्रमण करवते दिसत आहे. ती लाल रंगाची आ--

आणि डेली लागणाऱ्या रोजच्या गोष्टी इथे दिसत आहे.

ही एक बॅटरी नि चालणारी रिक्शा दिसत आहे त्याच्या जवळ एक झाड आहे त्या झाडाच्या अवती-भोवती चौपाल बनलेली आहे.

येथे काही काम चालू आहे म्हणून सिमेंट विटा गाऱ्या पडलेल्या दिसत आहे त्याशिवाय एक व्यक्ती बाईक स्कूटर चालवत--

डेनिम-सलून नावानी हे एक शॉप दिसत आहे.आ कटिंग कारवायला आणि फेसिअल करवायला पुरुष मंडळी बसलेली आहे.

बाहेर एक मनुष्य हातात घड्याळ घालून उभा आहे.

ही एक झिगझ्याग घसर पट्टी आहे तिला एक डावी बाजूने जिन्या वरन चढायचं अरेंजमेंट आहे.

एका पार्क चा फोटो आहे किंवा जू चा फोटो आहे त्या झू मध्ये असणारे विविध प्रकारचे जानवरांन मधून एका जानवरचा हा मूर्ति समोर दिसत आहे.

समोर कपड़ा विणणारी एक लूम दिसत आहे त्या लूम वर एक पोरगा वर बसला आहे त्याचे वडील खाली बसून विनकरीच काम करीत आहेत.

हे ई रिक्शा आणि ईकमपेडल रिक्शा आस सैनिक सायकल मार्ट माधला निघलेले सायकल रिक्शा दिसत आहे श्री महाशय जी निवास अश्या ठिकाण निघत आ--